दोन-अडीच हजार रूपये गेले.

हा, काय करणार आता? पण हे चुकीचं आहे तेंचं university वाल्यांचं. जर का pass करायचंच आहे मुलांकडून पैशे कशाला घ्यायचं?

हो ना आता काय? नाही तर pass जर का केलं तर? नाही कमीत कमी त्यांनी असं तरी करायला पाहिजे की ही exam होईपर्यंत तरी ते किंवा हे विषयचे recheck चे result येईपर्यंत तरी त्यांनी हे exam form भरून घ्यायला नाही पाहिजे.

असं तरी करायला पाहिजे की कमीतकमी exam form भरल्यावर जर exam देत नसेल किंवा recheck मध्ये निघाला असेल तर पैसे परत भेटायला पाहिजेत असं तरी करायला पाहिजे ना?

माझे हजार रुपये वाचले असते तसं असतं तर. मग हजार रुपये मध्ये म्हणजे दोनशे चाळीस साठ पकडून घ्या. म्हणजे झालो असतो आपण हजार रुपयामध्ये

हा हा म्हणजे चार आपलं नुकसान झालं.

काय हे university वाले हा. उद्या काय करणारे?

जाऊ वारीला म्हंटलं उद्या संध्याकाळी.

हो जाऊयात जाऊयात नक्की जाऊयात उद्या वारीला. दर्शन देवाला सांगूयात की, मदत कर थोडीफार असं काय नाही. आपल्या हातात आहे काय करायचं काय नाही ते.

नाही मागायचं नाही, काय देव जे देतो ना ते चांगल्यासाठीच देतो. हम्म जे काय देतं ते हा? जे चांगलं आहे तेच देत नाही, वाईटच देतो. नाही, आपल्या आयुष्यात नशिबात जे लिहिलेलं आहे तेच होत असतं. काय नाही, आपण किती प्रयत्न केले काय काही केले काय.

एक दिवस येईल एकतरी चांगली तरी कोणतरी कशीतरी. हा. एक नाही लिहिली ना बरं झालं ते लय पण आता या दुसऱ्यांची होती माझी कधी भेटलंच नाही नशिबामध्ये. काय नसतं असं. जे नशिबात लिहिलेलं आहे तेच भेटतं त्यासाठी.

त्यांच्या नशिबात आपण लिहिलेलं असंल कायतरी असं असंल. हा, हे बरोबर बोललात तुम्ही, त्यांच्या नशिबात खरंच मला तेच वाटतंय आता.

बाकी सगळं निवांत आहे? हो एकदम निवांत. तुमचं कसं बी निवांत? आमचं काय चालणारे बाबा एकदम निवांतच असतं आमचं.

हम्म झालं की जेवण झालं येतानाच तू

chicken triple rice घेतला मी बी triple rice घेतला होता.

नीरज घरी गेला का तिथंच थांबलाय? घरी गेलाय. दादा इतका चेंज झाला आहे

हा, चालेल चालेल करा लगेच करा. हो हो. चालतंय. वायू प्रदूषण वायू प्रदूषण तेव्हा उद्भवत जेव्हा वायू, कण आणि जैविक रेणुचा समावेश असलेल्या पदार्थाची हानिकारक किंवा अत्याधिक प्रमाणात पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला जातो. ह्यामुळे मानवामध्ये रोग, allergy आणि मृत्यू देखील होऊ शकतात. हे इतर सजीवाना जसे प्राणी आणि अन्न, पिके ह्यास हानी पोहचवू शकतात. आणि निसर्ग किंवा मानव निर्मित पर्यावरण वातावरणात हानी पोहोचवू शकते. मानवी क्रिया आणि निसर्ग सक्रिया ह्या दोन्ही वायू प्रदूषण निर्माण करू शकतात. जेव्हा बाहेरून वायू प्रदूषणामुळे दोन ते एक ते चार point एकवीस दशलक्ष खाली लोकांचे मृत्यू होतात. दोन हजार चौदा साली जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दोन हजार बारा मध्ये वायू प्रदूषणामुळे जगभरात सुमारे पाच दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा agency ने प्रतिध्वनि व्यक्त केली. वायू प्रदूषण म्हणजे मानवाचे वातावरणाने मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचं विभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात. तेव्हा वायू प्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. फक्त मानवी आरोग्यास हानिकारक असलेले वातावरणातील घटक वायू प्रदूषणास जबाबदार आहेत. असे पूर्वी समजले जात असे. कालांतराने वायू प्रदूषणाची व्याख्या इतर प्राण्यांना, पक्ष्यांना व वनस्पतींना हानिकारक असलेल्या घटकांना लागू झाली. सध्याच्या युगात हवामान बदलास जबाबदार असणारे घटक हे देखील वायू प्रदूषणाला फार कारणीभूत असल्याचं मानलं जातंय. प्रदूषक घटकेत

त्यांना प्रदूषण घटक असं म्हणतात. Sulphur dioxide असतु जेव्हा कोळसा आणि rockel जळते. तेव्हा त्यामध्ये असणाऱ्या गंधक sulphur चे जे oxidation होते. मग sulpher dioxide तयार होतो. Sulpher dioxide पाण्यात लवकर विरून जातो जर हवेत Sulpher dioxide चे प्रमाण जास्ती झाले. तर त्याकाळात पाऊस पडला, तर त्याचे पाण्यामध्ये मिसळून sulphuric आम्ल तयार होते.

असल्या पावसाने त्यातला गंदकाची इमारतीमध्ये क्रिया होऊन इमारतींचे आयुष्य कमी होते. sulphur dioxide चे श्वासनावाटे नाकपुड्यामध्ये जातो.

त्याचे प्रमाण वीटभट्ट्या व वीज निर्मिती प्रकल्प जास्त असते. परंतु वाऱ्यांबरोबर लांबवर वाहून जाण्याची क्षमता असल्याने. अति दूरवरील sulphur dioxide च्या प्रतुर्भव जाणू शकतो. Sulphur dioxide च प्रदूषण कमी करण्यासाठी नागरी व्यवस्थेमध्ये rockel चा कमी वापर. वीज निर्मिती प्रकल्पात गंधकरहित कोळसा वापरणे. तो धूर हवेत चढल्यावरती sulpher scrubber मधून ते शुद्धीकरण करणे इत्यादी उपाय आहे. वर हे उपाय अमलात आणले तर sulpher dioxide व अनियमित पावसावर नियंत्रण नक्कीच मिळवता येते. गाड्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात sulphur dioxide असतो. nitogen oxide व dioxide

निर्मिती होऊन वाहनांच्या nitrogen dioxide व नंतर dioxide बनते. मुख्यते दुचाकींच्या engine मध्ये तापमान हजार पेक्षा हि जास्त असते. त्यामुळे nitrogen oxide ची निर्मिती होऊन वाहनांच्या धुराड्या मार्फत वायू प्रदूषण होते. Nitrogen dioxide व sulphur dioxide प्रमाणे श्वसननलिकेत प्रवेश करतो. परंतु ह्याची पाण्याची पाण्यात वेलण्याची क्षमता कमी असते व तोच बराचसा फुफुसापर्यंत घुसतो. ह्यामुळे जास्तीत-जास्त cough निर्मिती होऊन, सर्दी होते. इतर लक्षणांमध्ये त्वचा कोरडी पडणे, डोळे चुरचुरणे असे प्रकार घडतात. वाहतुकीच्या ओढीमध्ये nitrogen dioxide मुळे सर्दी वाढण्याचे प्रकार घडतात. दीर्घकाळानुसार सातत्याच्या सर्दीमुळे दमा, ताप हे नेहमीचे आजार बनून जातात. Nitrogen dioxide कमी करण्यासाठी वाहनांमध्ये patheolithic convertor असणं गरजेचं आहे. Patholitic convertor Nitrogen dioxide चे पून्हा oxygen व Nitrogen मध्ये रूपांतर करतो. ह्यासाठी ज्यात convertor नाहीत अश्या जुन्या निकालात काढणे गरजेचे आहे. सध्या शास्त्रज्ञ कमी तापमानावर ज्वलन करून petroleum dioxide च प्रमाण कसं कमी करता येईल ह्याच्यावर काम करत आहेत. Ozone O three Ozone शरीरास चांगला असतो हा एक चुकीचा समाज आहे. Ozone मध्ये oxygen चे तीन आणू असतात. ह्यातील तिसरा अतिशय आक्रमक असतो. तो मिळेल त्या गोस्टिंचे oxidation करण्यास प्रयत्न करण्या सातत्यात असतो. Ozone ची खरी गरज वातावरणातील वरच्या भागात आहे. तिथला ozone सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणं पासून सरक्षण करतो.

फुफुसातील पेशींवर अतिशय संहारक पद्धतीने हल्ला चढवतो. त्यामुळे हे वहावते ozone चे प्रमाण जास्त असते तेव्हा छातीत कळ येण्यासारखे प्रकार घडतात.

तसच ozone च हि nitrogen बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन nitrogen oxide बनते. दिवसभर हवेत ozone व nitrogen oxide चा कमी जास्त होण्याचा खेळ चाललेला असतो. जर nitrogen oxide चे प्रमाण, कमी राहिले तर ozone प्रमाण मर्यादित राहण्यास मदत होते. Ozone मुळे केवळ मानवी शरीरच नव्हे तर सगळ्या plastic कपडे ह्यांच्यावर हि परिणाम होतो. Ozone च्या संपर्कात rubber ची लवचिकता कमी होते. कपड्यांचे रंग उडतात. इत्यादी दुष्परीणाम आहेत. Vertire organic compund

घराला रंग देताना thinner व oilpaint चा वापर इत्यादी गोष्टीचा वापर वातावरणातील VOC वाढवतात. वातावरणातील VOC कमी करण्यासाठी उग्रवरील रसायनांचा वापर टाळणे, इमारतींसाठी व घरामध्ये पाण्यापासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरणे Petrol pump वरील petrol भरण्यास, पद्धतीत अमूलाग्र सुधार करने गरजेचे आहे. Carbon monoxide आरोग्यास अत्यंत घातक असा वायू, रसायने ज्वलंनातून तयार होतो. वीटभट्ट्या छोट्या-छोट्या तसेच माध्यम व मोठे वीज निर्मिती संच वाहनांची व engine ह्यामधून बाहेर पडतो. आपल्या रक्तामध्ये oxygen वाहण्याचे काम करणारे hemoglobin मध्ये oxygen मध्ये जेव्हा मिसळून जातो व शरीरातील सर्व भागांना पोहोचवतो, त्यामुळे हा वायू अत्यंत विषारी असून काही minute सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो. हे आजच्या टोकाच्या परिस्थितीत होऊ शकतं परंतु कमी संपर्कात किवा हवेतील कमी प्रमाणात carbon monoxide असल्यास चक्कर येणे. डोके दुखणे, विचार क्षमता अथवा कार्य क्षमता कमी होणे असे प्रकार घडतात कमी तापमानावरील पाचशे एंशी celsius किंवा त्यापेक्षा कमी ज्वलन तसेच जलनासाठी पुरेश्या oxygen ची कमतरता आहे. Carbon monoxide तयार करण्याची कारणं आहे. ढोबळ मानाने दोन प्रकारची धुळी कण हवेत असतात. श्वसनामार्फत शरीरात जाणारे अतिशय लहान धूलिकण व श्वसनातून शरीरात न जाणारे तीन micro-met मानने चुकीचे आहे. धूलिकण मानवनिर्मित तसेच निसर्ग निर्मित हि असू शकतात. मानव विविध प्रकारची काम हे मानवनिर्मित धळीकणांचे स्रोत आहे. निसर्ग हवेतील धूलिकण किंवा अथवा कमी जास्त करण्यात मोठा हातभार लावत असतो.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

कसा आहे भाई हा भाई चांगला तर आहे भाऊ हे नाही आता ग्रामर च तर ग्रामर चे तर थोडं कठीणच आहे पण ग्रामर आहे तर त्याच्यामुळेच तर इंग्लिश पण येते आपल्याला हा आता ग्रामर तर एकदम

नावावरून तोंडावरून हे सगळे समोरचा खूप मुश्किलच आहे आता कठीणच आहे मग याचा आता ग्रामर ग्रामर तर आपला याच्यात कॉलेज आणि स्कूल मध्ये तर तेच तेच शिकवते ना आपल्याला हा त्याच्यात तर थोडं थोडं होऊन जाते क्लियर पण तेवढं पण म्हणजे ते ग्रामर म्हणजे थोडं हेच वाटते

खूपच खोल आहे हा पण ग्रामर आहे तर थोडं चांगलंच आहे म्हणजे काय तुला येते का चांगल्याने मग आवाज नाही येत आहे बरोबर हा हा ते ग्रामर मुळे बरोबर इंग्लिश पण येते आपल्याला पण स्टेट बोर्ड वाला मी तू पण स्टेट बोर्ड वाला च आहे का

ग्रामर म्हणजे काय आता तर चांगलंच आहे आता congection म्हणजे समजते का तुला congection

हा हा ते पण जमते मी verb आणि adverb मध्ये confuse होऊन जातो हा आणि अजून आता अजून त्याच्यावरच म्हणजे तो आपला हे आला आहे Duolingo म्हणुन

पाहतो मग अजून कुठे माझ्यासोबत ग्रामर साठी नाही का माझ्यावर इंग्लिश हा ते बुक्स मध्ये पण राहतात आणि अजून यूट्यूब वर पण जे सर आहे अजून ते डियर सर ते पण चांगले शिकवतात ग्रामर

आपण पुढे मग लिहू शकतो पूर्ण ऐसे आता मी शाळेमध्ये चांगलं होतं का तुझं ग्रामर

शाळेपासून चांगला होता का अं हो दहावी मध्ये तर होता आता हो दहावीपर्यंत तर चांगलाच आता अजून ट्वेल्थ मध्ये तर हार्ड च आहे ना ट्वेल्थ मध्ये थोडं हार्ड आहे ग्रामर हो हो जास्तच लिहा लागते ना हाऊ लिहा पण लागते बहुत काही ट्यूशन लावा विचार केला होताट्यूशन लावायचा हा हा आता ट्यूशन मध्ये ट्यूशन वगैरे लावली तर तिथे पण होऊनच जाते ते ग्रामर चा इंग्लिश आहे इंग्लिश वाले लावतो टीचर जवळ